अन्य गटातील मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पूर्ण झाली. अधिसभा शिक्षक गटातील दहापैकी आठ जागा सुटाणे तर दोन जागा विकास आघाडीने मिळवल्या या गटात सुतासे प्रा DN पाटील निवासराव वरेकर मनोज गुज्जर बबन सातपुते ज्ञानदेव काळे प्रकाश कुंभार तर विकास आघाडीचे प्रा रघुनाथ ढमकले प्रशांत खरात विजयी झाले सुटासे doctor शिवाजी बोथीकर शाहिनपट्टे या बिनविरोध निवडणूक आल्या विद्यापरिषद गटातील आठ पैकी चार जागा फुटाणे तर तर दोन जागा विकास आघाडीकडे राहिल्या

नोंदणीकृत पदवीधर गटातील दहापैकी आठ जागांसाठी लढत झाली त्या विकास आघाडीचे सात जागांवर उमेदवार विजयी दोन बिनविरोधी निवडून आले या गटातील विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. चोवीस हजारांचा मद्यसाठा जप्त कोल्हापूर

वेगवेगळ्या brand चे चोवीस हजार रुपयांचे मद्य आणि moped असा चौसष्ट हजारांचा मुद्देमाल police सानी जप्त केला गुरुवारी दिनांक सतरा सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि कारवाही झाली सुमित जगन्नाथ देसाई वय अठावीस राहणार ममदापुर तालुका बुरन गु भूदरगड आणि आनिकेत मनोहर गावडे वय एकोणीस राहणार करंजगाव तालुका चंदगड अशी अटकेतील दोघांची नवे आहेत बेळगावमध्ये रविवारी सारस्वत चैतन्यसोहळा कोल्हापूर बेळगाव येथे रविवार दिनांक वीस नोव्हेंबर ला सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता विद्याधिराज सभागृह चे संस्थान गोण गोकर्ण पत्रगायी जीवोत्तम मठ रामनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे कर्नाटकचे माजी मंत्री RV देशपांडे वास्तुरचनाकार RD शानभाग किशोर राणेकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी बेळगाव येथील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे

मानधनावरील आरोग्य निरक्षक शिवाजी शिंदे याना प्रशासक doctor कादंबरी यांनी गुरुरवारी सेवामुक्त केले वाळकवडे यामुळे महापालिका आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे plastic दंड वसुलीमध्ये घोटाळा होत असल्याचे प्रकरण लोकमतने उजेडास आणले व त्याचा पाठपुरावा केला होता न दंडाची जमा झालेली रक्कम आरोग्य निरक्षक शिंदे यांनी त्यावेळी महापालिकेत जमा न करता स्वतःकडे ठेऊन घेतली तक्रारीनंतर हा प्रकार उघडीस आला नोंदणीकृत पदवीधर आघाडी भारी नोंदणीकृत पदवीधर गटाची मतमोजणी गुरुवारी पहाटे सुरु झाली त्यामध्ये इतर मागासवर्गाच्या जागेवर अभिषेक मिठारी अनुसूचित जातीच्या जागेवर रतन कांबळे आणि भटक्या व विमुक्त प्र प्रवर्गाच्या जागेवर अमरसिंग राजपूत सर्वजण विकास आघाडी विजयी झाले. त्यानंतर खुल्या वर्गातील मतमोजणी सुरु झाली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 हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील हिमालयी प्रदेशातील सर्वोच्च पर्वतीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे तुम्हाला आयुष्यभर

हम्म भूतकन्ति इथे कायमची राहण्यास भाग पडेल. कोणतेही हिमाचल प्रवास मार्गदर्शक निवडा. काही minute आतच तुम्ही त्यांच्या सौंदर्यने म~ अं मंत्रमुग्ध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 चला सुखदायक गाणे गाऊया. का हिमाचल प्रदेशातील पर्यटन निसर्गप्रेमींसाठी काहीतरी आहे. त्यांचे सौंदर्य त्यांच्या विविधतेत आहे.

मलानाची कथा जेवढी पर्यटकांना आकर्षित करते, बौद्ध संस्कृती ही तितकीच रंजक आहे. त्यांच्या समृद्ध अतारीविष्टिक भूतकाळासह डलहौसी हे explore करण्याचा एक परिपूर्ण आनंद आहे. शिमला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 हिमाचलच्या कोणत्याही प्रेक्षणीय स्थळांचे दौरे यात जातील.

आवश्यक आहे. शांत आणि शांत ते शाब्दिक आणि प्रतिकारात्मक आहे. दोन्ही दिशांनी आजूबाजूला दाखवतो. रेणुका रेल्वेसर पराशर, सुरजताल आणि चंद्रताल हे काही प्रसिद्ध तलाव आहेत. हिमाचल पर्वत रांगांतील जे दृश्य डोक्यापासून पायापर्यंत उत्साहाने भरते.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 हिमाचलच्या वैविध्यपुर्ण landscape देखील विविधसह साहसांना देते river rafting थरारा सतलज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 रावी नदी लोहाल आणि तिपी जिल्ह्यातील चंबा नदी आणि तिपी कितीही आनंद लुटता येतो. हौशी आणि प्रगत trekkers साठी Trekking च्या भरपूर संधी देखील आहेत काही प्रसिद्ध Trek, पिन्स म्हणजे पार्वतीपास हा पट्टा कैलास आणि प्रचंड चाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे paragliding spot येथे paragliding सह उंच भरारी घ्या. seeing, , rock, camping

हिमाचल प्रदेशाचा गौरवशाली भूतकाळाचा दिवस का हिमाचलच्या द्वित देणारा इतिहासप्रेमींनाही काही गोष्टींची अपेक्षा आहे. अनेक वारसा स्थळे आहेत. जी पर्यटकांच्या आकर्षणाची प्रमुख ठिकाणे आहेत.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 शिलांपैकी काही डौलाहु शिथिल चंद्रीघाट पॅलेस, चेंबर, रंगमहाल विलासपूरमधील वाहज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

हिमाचल प्रदेश हे राष्ट्रीय उद्यानासाठी खूप प्रसिद्ध आहे. ते दुर्मिळ आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचे घर आहे. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध UNESCO आहे. जागतिक वारसास्थळ ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, हिमालयन , हिमालयन ब्राऊन बियर नीला यांच्यासारखे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

प्राणी आपण विदेशी हिमालयन वाणिज्य पाहू शकतो. हिमाचल प्रदेशातील संस्कृतीचा आवाज काय आहे? हिमाचल प्रदेशाची संस्कृती समजून घेण्यासाठी तुम्ही तिथल्या उत्सवांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. यातील सर्वात प्रसिद्ध मेंढपाळ आहेत. मोमी, मुंजार, मेळा आणि कुल्लू दशेहरा यात चाम रक्षक, चिया गोळ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 कांग्रा भाग, भित्तिचित्रांसह पारंपरिक कलाकुसर देखील पाहणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध हस्तकला परंपरा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 भरतकाम, दागिने आणि दगडी काम यांच्यासारख्या कुलाकसर~ कलाकुसर फार पूर्वी पासून फोफावत आहेत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 पर्वतरांगापासून सुरु होतो. राज्यातील इतर प्रमुख नद्यांमध्ये सतलज आणि बियास यांचा समावेश होतो. हिमाचल हिमालयास सुधुर हो~ उत्तरेकडील भाग लडाखच्या थंड वाळवंटाचा विस्तार आहे. आणि लोहाल आणि स्पिती जिल्ह्याचा स्पिती उप~ भवि~ उपविभाग आहे. हिमाचलाचे तीन प्रमुख पर्वतरांगा ग्रेट हिमालया, ज्यांनी हिमाचलमध्ये ढोलांधर आणि उत्तरांमध्ये~ उत्तचारांमध्ये नागतीभा म्हणतात आणि शिवालिक उत्तर दक्षिण दिशेने पसरल्या आहेत.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

दूरसंचार म्हणजे विद्युत signal किंवा electromagnius data वापरून अंतरावर संवाद दूरसंचार प्रणालीचे उदाहरणे म्हणजे टेलिफोन network radio buy

हे खर आहे की जग इतक्या मोठ्या वेगाने विकसित आणि वाढण्यास सक्षम आहे दूरसंचार आम्हाला केवळ चांगले सामाजिक जागणूक उत्साह प्रदान करत नाहीत तर मोठ्या प्रमाणात

परिणाम सर्वसामान्य व्यक्ती देखील दूरध्वनी वापरणे आणि शक्य झाल्या आहेत पूर्वी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याशी संपर्क साधण्याकरिता पत्रव्यवहारासारख्या वेळ खाऊ साधनेचा आधार घ्यावा लागत असेल किंवा त्या व्यक्तीस प्रत्यक्ष भेट घ्यावी लागे ही एक खर्चिक बाब देखील होती मात्र आता दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी त्वरित संपर्क साधने शक्य झाले आहे पूर्वी केवळ महत्त्वाच्या कामासाठी दूरध्वनीचा वापर होत असे आता मात्र वास्तव्य call rate मुळे का महत्वाचे असो वा नसो त्वरित संपर्क केला जातो दूरसंचार माध्यमामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची खूप जवळ आली असून ती माध्यमिक मानवी जीवनाची अत्यंत गरज बनली आहे

भारतातील दरवळाला कंपन्या सतत वाढत चाल्या आहेत आणि गेल्या देशभरात या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे भारतातील दूरसंचार उद्योग या जगातील वेगाने वाढणाऱ्या उद्योगापैकी एक आहे आणि त्याने दुसऱ्या क्रमांकातील सर्वात मोठे संगणक network हे विकसित केले आहे तर भारतातील दूरसंचार क्षेत्रातील वाढ

जेणेकरून अधिक खाजगी दूरसंचा company बाजारात आणल्या जातात भारतीय airtel reliance communication tata indica airtel vodafone idea cellular यासारख्या अनेक खाजगी company भारतातील बाजारपेठा द्यावेत झाल्या आहेत माल दोन हजार आकरा च्या आकडेनुसार भारतातील मोबाईल फोन क्षेत्रात महिना वीस point एकवीस दशलक नवीन वापर कर्त्यांची संख्या नोंदली गेली आहे माल दोन हजार आकरा च्या अलीकडे आकडेनुसार टेलिफोनचे एकूण संख्या वाढू लागली आहे

भारतातील प्रमुख दूरसंचार कंपन्या एकोणीशेपंचाहत्तर म्हणजे दूरसंचार विभागाला duty देशातील दूरध्वनी सेवा चालवण्यासाठी स्वातंत्र्य अधिकार देण्यात आले महानगर टेलिफोन निगम limited MTNL ने एकोणीशेपंचांशी मध्ये भारतातील महानगरामध्ये टेलिफोनिक operation करण्यासाठी त्यांची सेवा सुरू केल्या उदाहरणात दिल्ली आणि मुंबई दोन हजार मध्ये दूरसंचार विभागाने भारत संचार निगम limited BSNL ची स्थापना केली त्यानंतर या क्षेत्रात Reliance communication tata indica airtel इत्यादी अनेक खाजगी company बनल्या

बरं समुदाय फोन सेवा सुरू करण्यासाठी एक गोष्ट करण्यात आली आहे की multiple speed service forward MA की बाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत international internet games स्थापना करण्याची उपकार्य आणि largest station दोन्ही समाविष्ट आहेत ISPS यांना परवानगी देण्यात आली आहे भारत सरकारने internet telephonic IP स्थापित करण्यासाठी विविध मार्गदर्शन तत्वे देखील सेट केली आहेत

बरं MTNL महानगर टेलिफोन निगम limited MTNL ची स्थापना एकोणीशेपंच्याऐशी मध्ये झाली भारतातील प्रमुख metro शहरे मुंबई आणि दिल्ली येथे दूरसंचार संचारण करण्यात आले करण्यात आली आहे याचे मुख्यालय मुंबई येथे आहे MTNL ही भारतातील three G सेवा सुरू करणारी पहिली company होती याचे exit नाव MTNL speed charge service आणि त्यांचे ग्राहकांना video call mobile TV mobile catchword इत्यादीचे पर्याय करून दिले

बरं reliance communication reliance communication दोन हजार चार ला आर dot com या नावाने ओळखले जाते त्याचे मुख्य कार्यालय नवीन मुंबईला आहे

याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे हा office communication आणि अकोली hospital म्हणजे उपयुक्त उपक्रम आहे vodafone external voda vodafone accessories सरी ची स्थापना एकोणीशे चौर्यानव मुंबई येथे मुख्य कार्यालय सह झाली vodafone संपूर्ण भारतातील तेवीस दिवसाच्या नंतर मंडळ अ मंडळांना सेवा प्रदान करते

अच्छा अं three G ही three G गती सह आणखी मोबाईल उपकरणे आता video calling आणि internet प्रवेश व्यवस्थापन करू शकता जरी काही अडचण हे मंद गतीची नाही तसेच विशेषता प्रथम cellular conducted form security system आली आहे त्यापूर्वी सर्वच system landline आधारित होत्या four G आपण four G गती सह एक मोबाईल वापर करता आता online game उंच दर्जाचे video conferencing F D system आणि बरेच काही आनंद घेऊ शकतो

cellular network वर alarm monitoring system ला आखली जाते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

माझी~माझं वजन पचासी kilo झालं देख बघ. लय झालं ना, तर काय कर माहितेय का? मी नी पण अं weight loss केलं बरं का! तर मी नी काय केलं माहितेय का? gym join केलेलं मी नी!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 तर सहा महिने मी गेली, चार महिने गेली मी आन gym गेल्यावर diet follow केला मी. माझं लय वजन वाढलं मी~मी~ माझ्या सहेलीला पण सांगितलं मी कि माझं वजन लय वाढलं ग मी काय करू? तर तिने सांगितलं मा~ माझं पण वजन वाढत चाललंय म्हन मी मी पण काय शोधू लागलं म्हन! मला काहीच नाही अं वाटलं म्हणून तू का कशा~का~ मी सांगितलं त्याला कि वजन कमी करण्यासाठी काय करायसाठी. मी ताईला सांगते म्हणे मी, ताईचं वजन लय कमी झालं म्हणून! मी ताई काय केलं, करु म्हणून मी सांगते ताईला. मी काय केलं माहितेय का? मी ना gym join केली आणि gym join केल्यावर diet पण follow केला तस माहिते का gym गेल्या,

त्याचा white घ्यायचा ते खायचं मग फक्त! मी तेच सांगत सांगत होते तुला कि तू gym जाताना काय काय खाल्लं, काय काय नाही खाल्लं? ते म ~ ते मला, तू मला सांग तू काय काय खाल्लं काय नाही सांग खाल्लं, तर मी करीन त्या weight loss. आता तू ~ते gym join करू शकते, का नाही करू शकते? ते बोल पहिलं मला! आता मी gym join अह join नाही करू शकत गं, माझं अं माझ्या मागे लय लचांड आहे. जाऊ शकते का तू?

मग काय कर आता

अगं, माझ्या घरी लय oily अन लय पकतो. फार oily oily पदार्थच पकतात. सगळे. मी मी तेच सांगू लागले कि मी काय करू? मला काहीच समजत नाही ना! माझ्या घरासाठी अं माझी मुलं मुलाला oily लागतात. माझ्या husband ला oily लागतात, तेच सांगू लागले तुला! कि असे कोणते पदार्थ आहे जी मी खाऊ शकते? हे बघ ताई!

सब्जीमध्ये, भाजी मध्ये अं oil कम टाक आणि पराठे खाऊ नको फुल~ म्हणजे चपातीला तेल कमी लाव. आणि सब्जी बनवताना तेल कमी टाक. आणि अं ~ जेवताना सलाड जास्त खा. हो ना! मी लय, लय परेशान झाले, माझ्या वजन वाढत वाढतच चाललं, मला पंच्याऐंशी नव्वद असेच चालू आहे माझं वजन.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 हा मंग वजन वाढ~ त ~ वाढतच वाढतच चाललं माझं. Green tea कसं माहितेय का? green tea प्यायचीच तसं नाही पण हे बघ काय, पहिल्यांदा काय करायचं माहितेय का? जेवण तुम्ही जेवता का?

जेवल्यावर सुस्ती येते आणि आपण झोपतो, झोपू नको आणि अं oil कम टाक तुझ्या खाण्यात, सलाड use कर, सलाड खा. हो हो हो मी अशीच करणार. तू जे जे सांगितली ना, मी तेच करणार आणखी green tea पण पिणार, आणि~ और सांग ना तू काय काय करू मंग मी मला लय लय tension यायला लागलं वजन वाढल्यावर, वाढल्यामुळे मला.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 मी काय केलं होतं, मी diet follow केलं होतं, तर त्याच्यात माझं~ म्हणजे कसं~ अं डाळ, एक वाटी डाळ आणि सब्जी थोडीशी आणि एकच चपाती.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

Walking ला जायचं~ मंग मी सकाळी पण walking ला जाते, रात्री पण walking ला जाते मी. मग काय सांगू तुला मी, काय सांगू शकत नाही तुला, एवढं माझं वजन वाढलंय म्हणून. माझ्या सासू ~ सासूचं पण वजन वाढल्यामुळे ते पण सांगित होते मला.

ते काय पहिले पासून वजन वाढलेलं असलं ~ असलं ना तर काय नाही पण आता आता वाढत वाढतच चाललं, वाढतच चाललं आहे ते चांगलं नसतो आणि आता काय हे sugar BP हे वजनामुळेच होतो हा.

अं apple अं आणि सकाळ सकाळ उठली ना तू तर गरम पाणी मध्ये apple vinegar प्यायचं टाकून ते पण चांगला असतो. हो का? हो हो मी ते करणार!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

काय ~तर~ माझ्या नणंदेचं बी लय वजन वाढलेले आहे, ते पण मला सांगितले, सांगित होते का भाभी मला काही सांगा ना तुम्ही वजन कमी कर ~ करण्यासाठी. आता काय करा माहितेय का? अं म्हणजे जेवणामध्ये बदल करा, कसं म्हणजे chicken आणलं का सगळ्यांना आपण कालवण करतो तर आपण काय करायचं दोन chicken चे piece दोन तीन chicken ची piece boil करून त्याच्यात मीठ टाकून थोडस मीठ काळी मिरी का~काळी मिरी टाकून ना फक्त boil केलेलं chicken खायचं, त्याच्यात खूप protein आहे. खूप protein आहे, तर~ ते खायचं, कालवण नाही खायचं, कालवण मध्ये कसं मसाले~ अं तेलकट सगळं असतं ना~ म्हणून कालवण नाही खायचं. आन सलाड खायचं, चपाती खायची, भात नाही खायचं आणि कायपण खाल्लं का थोडं थोडं खायचं gap करून करून.

आणि दुपारी अं fruit खायचं सर~ सलाड खायचं. तर~ संध्याकाळी अं थोडसं जेवण करायचं, थोडसं भात, एक चपाती आणि डाळ असं करायचं म्हणे.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 आणि जेवढ्या होऊ~होऊ शकते ना, तेवढा गरम~गरम पाणी करून पिऊ. पी तू. त्याच्याने पण फरक लय होतो आणि सकाळी उठली ना तर चहा नको पिऊ. चहा पि ली ना चहा चांगला नसतो बघ बघ आपल्या आपल्या,

का चपाती खायची? काय काय करायचं, हे सांग मला तू. नीट पणे सांग बरं तू. हे बघ सकाळी उठली ना, तर गरम पाणी एक glass गरम पाणी honey टाकून पिऊन घे.

हो का? हो हो, मी करणार हे, आन~ आता तू सांगणार~ और काय काय करू?